हे एक घर आहे आणि त्या घराला ब्लॅक कलर दिलेला आहे.

अ एक बुजुर्ग व्यक्ती आहे तो सायकल पण लावत आहे.

इथ अ मुली डान्स साठी शिकण्यासाठी आलेल्या हा डान्स क्लब आहे आणि--

अ काहीतरी सामान पण आहे खुप छान सामान आहे यामध्ये --

इथ पुस्ताकाच पुस्तक पण दिसत खुप सारे बुक्स आहेत इथ.

इथे पाणी आहे आणि त्या पाण्या पाणी पण आहे वर अशी दगड पण आहे एक निसर्गाच--

माश्याचा आणि मासवडीचा एक फोटो पण काढत आहे.

भगवा कलर ची कपडे आहेत आणि इ रुमाल पण गळ्यात टांगलेला आहे त्यांनी.

केळी वाला आहे. त्याच्यापाशी ॲपल्स आहे सफरचंदस् आणि --

पुरुष इथ सेल्फी काढत आहे आणि ती खुप छान आहे तिथ राऊंड वगैरे दिसत आहे आणि--

खुप छान खेळत आहे खेळ आणि तिथे--